एक पन्नी अडकवलेली दिसत आहे एका लोखंडी खांबाला काही मोठे मोठे टेबल दिसत आहे लोखंडी.

एक इलेक्ट्रिक खांब आहे वायर दिसत आहेत.

एक नर्स आहे एक कंपाउंडर दिसत आहे जांभळ्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे.

दोन माणस इथे मोठी पाठी नेतानी दिसत आहे.

काळ्या रंगाचे चौकोनी बॉक्स आहेत शर्टला डिसाईन आहे.

एक घर आहे दरवाजा दिसत आहे.

इकडे डाव्या बाजूच्या भिंतीला काही फोटो लावलेले दिसत आहे मोठ्या याच्यामध्ये.

वर काही मशीन लावलेले दिसत आहे मीटर बसवलेले आहे.

पुढे पण काही चौकोनी बॉक्स दिसत आहे पिवळ्या रंग--

एक मोठं पटांगण इथे दिसत आहे पटांगनामध्ये बघा चौकोनी ओटा आहे.

एक कच्च्या मातीचा रस्ता दिसत आहे रस्त्यात माती दिसत आहे तांबूस रंगांची माती आहे.

वर काही गॅलऱ्या दिसत आहे एका गॅलरीत एक माणूस उभा दिसत आहे.

एक खोली इथे दिसत आहे खोलीमध्ये खूप सुंदर बघा मूर्त्या दिसत आहे ठेवलेल्या एकावर एक पूजा मांडलेली आहे.

त्यांना हार घातलेला दिसत आहे फुलांचा पुढे एक मुलगा उभा आहे एक बाई उभी आहे.

खाली काही ओली जागा दिसत आहे कचरा दिसत आहे गवत आहे माती आहे.

एक मोबाईलच दुकान दिसत आहे खूप सुंदर शोरूम आहे मोबाईलचा .

काही बिल्डिंग इथं दिसत आहे मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे.

या बिल्डिंगा च्या खाली काही गाड्या पार्किंग केलेल्या दिसत आहे.

आणि लाल रंगांची ओढणी बांधलेली दिसत आहे.

हॉल मध्ये एक ए_सी लागलेला दिसत आहे.

तिकडल्या साईडले एक निळा रंगाचा पत्र दिसत आहे.

काही बॅनर लावलेले दिसत आहे बाहेर चपला दिसत आहे भरपूर--

एक बाई दिसत आहे तिच्या जवळ भरपूर फुग्गे आहे.

एक खोली इथे दिसत आहे खोलीमध्ये दोन चौकोनी आकाराचे बेट दिसत आहे ठेवलेल.

दरवाजा दिसत आहे वर फॅन लावलेले आहे काही लोकं बसलेली दिसत आहे.

एक बादली दिसत आहे मोठं झाड आहे झाडाच्या खोडाला एक शिडी टेकवून ठेवलेली दिसत आहे.

एक मुलगा त्याच्या खाली उतरलेला दिसत आहे गुलाबी टी-शर्ट घातलेली आहे त्याने काही लोकंडांच्या सडाकी आहे लावलेल्या.

एक हॉल आहे हॉल मध्ये काही पोस्टर लावलेले दिसत आहेत भिंतीला --